हो लालबागचा राजा परत दगडूशेठ हलवाई चा गणपती आणि हे दाखवलं होतं गणपती पण दाखवला होता. पण ते आपल्याकडे आपल्याकडे mostly चालणारे उत्सव म्हणजे म्हटले तर शिवाजी महाराजांची जयंती पूर्ण गणेश उत्सव नवरात्र दसरा दिवाळी हो गुढीपाडवा ये आम्ही आमच्या याच्या मध्ये ना ते सण वगैरे पण add केलेलेत माहिती आहे का अं Like गणेश उत्सव पण add केलेला होता त्यात आम्ही दाखवलं कशी गणपतीची पूजा होते विसर्जन गणपतीचं सगळं ते दाखवलं आणि त्याच्यामध्ये आम्ही गुढीपाडवा पण दाखवला होता आपलं हिंदू लोकांचा नववर्ष असतं तुला तर माहिती आहे हो ना ते तर main main म्हणजे आपल्या नव्या वर्षाची सुरुवात तिथून होते ना मराठी महिन्यानुसार हो तर आम्ही गुढीपाडवा हम्म गुढीपाडव्याचा आम्ही दाखवलं होतं की कशी गुढी उभारतात

अच्छा ते अक्षय तृतीयेच्या दिवशी असते ते का करते असं दाखवायला आम्ही हो अक्षय तृतीयेच्या दिवशी असते ना ते म्हणजे आपल्या समाधी नगर कडे एवढे ते famous नाही आहे but तू खानदेशात जर केली ना तर त्यांच्यासाठी तो सगळ्यात मोठा सण म्हणजे तो आखाजी असतो त्यांच्यासाठी तेव्हा ते झोके पण बांधतात आणि खेळतात

परत आपलं काय नागपंचमी आणि रक्षाबंधन

खूप festival आपल्या दिवाळीचा तर आपल्या महाराष्ट्र मध्ये जास्त famous आहे तर आम्ही दिवाळी पण दाखवलेला की दिवाळीत आपण जसं लक्ष्मीची पूजा करतो.

ते पण आम्ही एक show केलेला त्याच्यामध्ये म्हटलं तर कोकण side ला पण किती छान घर असतात असं करा कौलारू घर असतात झोपडी type एकदम गावाकडचा feel येतो बरं असंच म्हणजे एकंदरीत आम्ही दाखवलं होतं office मध्ये हम्म कुठे कोकण कोकण पण किती famous आहे ना म्हणजे पूर्ण समुद्र किनारपट्टी तर आहेच तिकडे ते कोळी लोक परत त्यांचं ते ते पण म्हणजे आपला म्हणजे आता महाराष्ट्र culture म्हटलं तर कोळी dance वगैरे हे पण मग करतो बघ म्हणजे आमच्या शाळेमध्येच झाला होता ना

हो तेच आणि तिकडे कोकणात सह्याद्री पर्वतरा तिकडेच येते ना ग

आम्ही ते पण दाखवलं होतं कळसुबाई शिखर माहिती आहे तुला हो भंडारदराचे तिकडेच ना

खूप छान म्हणजे आमचं एक दीड तासांचा चाललं होतं ते त्यात मग आम्ही कळसुबाई हे दाखवलं पर्वत वगैरे त्याच्यात सांगितलं dance group ते posters वगैरे लावून दाखवलं आणि हरिश्चंद्रगड रतनगड तुला तर माहिती आहे गड किल्ले किती famous आहेत आपल्याकडे गडकिल्ल्यांचे पण छोट्या छोट्या दर्शन दिले त्यांना किंवा त्यांना कळालं पाहिजे की महाराष्ट्र उगाचच नाही आहे असं

हा माणुसकी पाहायची असेल तर महाराष्ट्रात यायचं हा ते आम्हाला खूप लोक बोलले सुद्धा तिथल्या office मधले की एवढं सगळं बघून तर आम्हाला असं वाटतंय की तिथे जाऊन settle व्हावं म्हणे की बाहेरच्या side ला एवढं नाही आहे ना तिकडे असं म्हणजे Industrial area खूप आहे तिकडे IT companies खूप आहे तिकडे असं एवढं काही बघण्यासारखं किंवा एवढं experience करण्यासारखं नाही आहे ते लोक traditional ला पण एवढं जमत नाहीत. हो खूप आणि आपल्या महाराष्ट्र मध्ये कसं जे जुने लोक आहे ना ते अजून पण tradition जपतात ना ग प्रत्येकाचा culture प्रत्येकाचा tradition हे वेगवेगळ्या आहे त्याच्यामुळे मग ते आपल्याला पण नवीन वाटतं आणि पाहायला पण चांगलं वाटतं म्हणजे काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळतं ना हो हो आणि आपल्या इथे कसं मी City मधून सिटीतलच उत्पन्न घेतलं ना तेच आपण घरी खाण्यासाठी आणतो ना mostly कसं fresh अन्न तिकडे तिकडे ready-made food जास्त खातील लोक तेच ना आता ते junk food

हम्म तिकडे कसा process आपली कसं processing कसे असते आपली असं traditional पद्धतीची असते ना की आपण जे जुन्या काळापासून करत आलेलो आहोत तसेच करतो आपण त्याच्यामुळे आपली अन्नाची quality पण maintain असते. आणि healthy असतं जे ready-made असं Mall मध्ये वगैरे जेवण भेटतो fresh food ना तेच आणतात लोक जास्त fresh food नाही खात आणि non veg तर खूप जास्त खातात बर आहे आपला चांगला आहे महाराष्ट्र आपण lucky आहे की आपण महाराष्ट्रातलं आहे म्हणून हो आणि तुला माहिती आहे आम्ही बाजूला एक show केलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ना वेगवेगळ्या community चे वेगवेगळ्या जाती संप्रदायाचे लोक राहतात आणि ते पण एक होतं दाखवण्यासाठी आणि ते पण दाखवलं की like मराठा हिंदू मुस्लिम अं शिख ईसाई ख्रिश्चन ब्राह्मण म्हणजे खूप प्रकारचे लोक राहतात ना आम्ही सगळे लोक दाखवले त्यांच्या अं कपडे हिंदू लोकांनी मग धोतर वगैरे घालायचं नवरी घालायची मुस्लिम तसं त्यांचं मूर्ख वगैरे घालतील तर ते पण आम्ही असं छान दाखवायचं हो तेच ना

मग काय first prize तर येणारच होतं आता एक दीड तासाचा एवढं जर आम्ही छान show करतोय तेवढं तर ठीक आहे चालेल ये मग तू कधी बंगलोरला हो हो येते हम

हेलो हां मी अग अनिता बोलते आहे रुचिता काय म्हणते? मी मस्त तू कशी आहे. होमी पण एकदम छान आहे. अगं मी तुला काय कांद्याला फोन केला होता माहिती आहे का? अगं मी ना. आज म्हणजे एका कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते आणि नेमकी कुठे आहे माहिती आहे का? म्हणजे आपलं कॉलेज जिथे होतं ना अंधेरीला मी तिथेच गेलेले होते आणि मग काय मग काही विचारू नकोस. कॉलेजला बघितल्यानंतर मला आता एवढा आनंद झाला कारण ऍक्च्युली तो जो हॉल होता ना तर तो आपल्या कॉलेजच्या जवळच होता. पण मला वाटलं होतं की मला जरा थोडं फार अंतर असेल पण बघायला बघाय तो अगदी म्हणजे आपलं कॉलेज आणि तो हॉल आता थोडासा अपोजिट डायरेक्शनलाच होता. मग काय कॉलेजला बघितल्यावर ती मला मग समस्त एकदम कॉलेजच्या वगैरे सगळ्या आठवणी सुरू झाल्या. एकदम सगळं डोळ्यासमोर आणि सध्या कॉलेज ची बिल्डिंग पण किती मोठी मागणी आहे माहिती आहे का तुला? हो हो आता ते नवीन सगळे झाला आहे. हो आणि आता मला वाटतं त्यांनी हॉस्टेल्स वगैरे आणि अशा सगळ्या गोष्टीपण केले आहेत. आपल्या वेगळं असं काही नव्हतं म्हणजे कॉलेजमध्ये. कारण आपण जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एकच बिल्डिंग होती. कोण आता जवळजवळ तीन चार बिल्डिंग उभ्या झालेले आहेत आणि त्याचबरोबर तिथे आता म्हणजे हॉस्टेल केलेला आहे आणि वेगवेगळे कोर्सेस वगैरे पण आहेत. मला वाटते एम बी ए च वगैरे प्रशिक्षणसुद्धा बहुतेकना. तिकडे दिला जात आहे माझे तुला काय आठवतं? अगं कॉलेजच आठवणींमध्ये.

नंतर फोटोशूट करायचं वेगळी वेशभूषा करून यायचे आहे ते बघण्याचा आहे. ते खूपच गंमत असायची म्हणजे. एक्झॅक्टली मलासुद्धाना आठवते मला ना साडी डे बरोबर ना तो ट्रॅडिशनल डे आहे ना तो पण आठवतो. म्हणजे आठवतो की मी असं छान नऊवारी वगैरे नेसून गेले होते आणि मग नऊवारी साडीवरती मग ते सगळं पारंपारिक दागिने म्हणजे मग ते तन्मणी असेल किंवा.

मग त्याच्यानंतर कॉलेजमधला तो ट्रेडिशनल डे आहे. ट्रॅडिशनल डेच्या वेळेला नाही का? कॉम्पिटिशन वगैरे ठेवलेला होता त्याच्यामध्ये मला मला सेकंड प्राइस मिळालं होतं आणि मग ती मला फोर्स मिळाली होती. मला तुम्हाला एकदम भारी वाटलं होतं मला सगळं. आणखीन काय काय आठवते तुला? कॉलेजची लायब्ररी आठवते का?

येस ना आणि मला असं वाटतं की लायब्ररीमध्ये ना आपण कसं करायचं तुला आठवतं आपण सगळे ग्रूपला जायचं आणि मग प्रॉजेक्ट दिलेला असेल का? मग त्याच्या संदर्भामध्ये ना आपण सगळे पुस्तक वगैरे असतील. मग ती सगळी पुस्तकं घेऊन काढायचं मग. आपण आपल्या कामांची विभागणी करायचं लायब्ररीमध्ये आणि लायब्ररीमध्ये आपल्याला बोलता यायचं नाही आणि खरं तर लायब्ररीमध्ये ना खायचंसुद्धा अलाउड नव्हतं. आपण हळूच टेबलाच्या खालना एकेकाला बिस्किट पास करणं आणि कसं करायचं आणि मग मधला लायब्ररीमध्ये एक दोन तीन तास वेळ काढून झाला का? मग संध्याकाळी.

च्या कॅन्टीनमध्ये बसून आरामात अगदी काही खास गप्पा मारत आरामात राहायचो आपण नाहीतर या आणि मला दोन कॉलेजचा वडापाव आणि तो समोसा पाव आजपण लक्षात आहे तो असा इतका मस्त गरम गरम सगळं करायचं नाआग असळ तोंड भाजायच ते खाताना आणि त्याचं अस असायच ना की? म्हणजे अगदी आपली अं आपल्या जे त्या पिरिअड साधारणतः दोनच्या दरम्यान वगैरे आपले तास संपायचं. म्हणजे अर्धा अर्धा क्लास आपला झालेला असायचा आणि मग त्याच्या नंतर सव्वा दोन च्या दरम्यान येत्या रिसेससाठी बेल वाजायची. मग बेल वाजली का आपण खालती मध्ये कॅन्टीनमध्ये जायचं आणि सगळ्यात जास्त ऑर्डर तर वडापाव आणि समोसा पाव याची असायची. बाकी मग तसं मोठा वगैरे जे खाद्य पदार्थ होते म्हणजे नूडल्स असतील किंवा बिर्याणी किंवा राइसचे प्रकार. हे कसं एवढं काही खाल्ले नाही आपण पण तरीसुद्धा मस्त एन्जॉय केलं होतं. आपल्या कॉलेजची पिकनिक आठवते की नाही तुला? हो हो आठवते नाव देत आपली पिकनिक गेली होती. अलिबाग साइडला आपली भेट घेतली होती. छान मजा आहे आम्ही खूप मज्जा केली. हो ना आणि तिथे आपण किती काय काय? म्हणजे आपले शिक्षणसुद्धा आपल्याला सांगत होते की जर थोडं शॉपिंग जरा कमी करा पण तरीसुद्धा आपण किती काय काय गोष्टीची खरेदी केली होती? आणि त्या सगळ्या गोष्टी मी नात्यातल्या काय काय गोष्टी तर ते काना ते वगैरे त्याचे अजूनही असे जपून ठेवलेले वगैरे आहेत. म्हणजे तिकडे समुद्रकिनारे वगैरे सगळं बघितल्या नंतर मला तर इतकं छान वाटलं होतं.

म्हणजे एक वेगळी फीलिंग असेल. त्याच्यामध्ये आणि मुळात म्हणजे काय? हे एकदा शाळेत ना आपण पासआऊट होऊन आलेलो असतो आणि कॉलेजमध्ये गेल्यावरती डेज आणि मग त्याच्यानंतर प्रॉजेक्ट करण. आणि मग असे आणि मुळात म्हणजे मग आपल्याला शाळेमध्ये येऊनही फॉर्म असतो आणि कॉलेजमध्ये. मग त्याच्यामुळेना ते फार एक मला अप्रूप होतं की म्हणजे आता रोज नवीन नवीन कपडे आपल्याला घालायला मिळणार किंवा आणखीन अशा. बऱ्याचशा गोष्टी ह्या म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यावर ती कसं थोडं मोकळं लाइफ आहे. आपल्याकडे आपल्या कॉलेजमध्येला मस्तपैकी जाताना त्याचं पॉकेटमनी वगैरे पण मिळेल असं होतं की एकदा आत गेलो फक्त शाळा सुटली की बाहेर पडायचं. फ्रेंडशिपडे पण साजरा केलेल्या आपण कीती तेच ना नाहीतर काय किती छान केला होता तुला आठवतं का अजून? फ्रेंडशिप डेच्या आपण काय काय केलं कॉलेजमध्ये?

हो ना आणि मी ते सगळे फ्रेंडशिप डेचे जे, फोटोग्राफ वगैरे आहेत ना ते सुद्धा असते ना छान असे अजून जपून ठेवले आहेत आणि मीना काय करायचं माहीत आहे का? फ्रेंडशिप बँड जें होतें ना ते फ्रेंडशिप बॅन्ड्स सगळे अस मी एक वही वरती असे चिकटवून ठेवले आहेत. मग ती वही पण मी अजून सांभाळलेली आहे तर तुम्हा कॉलेज मग.

हो हो घेतलेला मी एक निबंध स्पर्धेत होते वक्तृत्व स्पर्धे छान तिथे घेतलेला भाग स्पर्धेमध्ये पण बक्षीस मिळाला होता. होना आणि मला असं वाटतं की आपल्याला ना त्या काळामध्ये म्हणजे कॉलेजमध्ये असताना या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपण जे पार्टिसिपेट केलं होतं त्याचामुळे इतके काही चांगले संस्कार आपल्यावर झालेला. त्यामुळे आता पण आपल्याला एखादा. इन्टरव्ह्यू असेल किंवा एखादं प्रेझेंटेशन असेल किंवा एखादं काही कोणाला समजायचं असेल किंवा एखादी टीम लीड करायची असेल तर आपल्याला ना असं अजिबातच टेंशन येत नाही. कारण आपण. आपल्या कॉलेजमधे ना या सगळ्या गोष्टी इतक्या छानप्रकारे हॅन्डल केल्या होत्या. कारण आपण सुद्धा जेव्हा कॉलेजची पिकनिक असायची तर मग ते शिक्षक असे ग्रुप्स तयार करायचा आहे. तुला आठवतं का? एका ग्रुपमध्ये? मग मी ग्रुपलीडर बनले होते आणि.

आणि तयारी केली होती आणि कॉलेजच्या परीक्षेची तयारी पण आपण कसं करायचं आपण एकमेकांच्या घरी जाऊ द्या.

आणि या सगळ्या गोष्टी खूपच वेगळ्या असतात म्हणजे आणि मुळात म्हणजे ना आपलं कसं होतं? माहितीये का आपण या कॉलेजच्याच्या काही गमती जमती असतात ना या जास्तीत जास्त एक पाच वर्ष आपण एन्जॉय करू शकतो. ही सुरुवाती सुरुवातीला तर मला ना म्हणजे इतकं असं वाटायचं की कधी एकदा म्हणजे सकाळी उठून कॉलेजमध्ये जाते आणि माझ्या मित्रमैत्रिणींना भेटते. आणि मग या सगळ्या गोष्टी. एसएस आणि दुसरं कस होत ना आपले शिक्षक पण इतके छान होते. कॉलेजचे किती असे खूप समजावून वगैरे द्यायची आहे आपल्याला आणि ते आपल्याला सगळं सांगायचं की अशा प्रकारे अभ्यास करायला हवा किंवा. आपल्याला प्रेझेंटेशन कस करायच असेल तर ते आपल्याला सांगायचे. त्यामुळे जीवन मार्केटिंगच्या क्लासमध्ये सुद्धा आपण म्हणजे किती म्हणजे बळ असायचो. पण आपल्या करमरकर मिस मात्र. तरीसुद्धा नो सुद्धा कोणालाही न ओरडता तो क्लास इतका छान त्या समजावून सांगायच्या होत्या. आणखीन काय काय होतंय तुला कॉलेजचं? अजून आपली सगळी जीवन मस्ती सगळं आठवतंय. आता सगळ्या आठवणी जाग्या झाल्यासारखे होतात. बरोबर आहे तुझं म्हणणं की कॉलेजमध्ये आणि कॉलेजचं लाईफ कसं असतं ना की ते इतकं म्हणजे असं एकदा त्या फुलपाखराच्या स्वच्छंदी आयुष्य सरकते आयुष्य असतं की. सगळीकडे बागळा आणि मग त्याच्यानंतर डिसाइड करा. पण आपण फक्त कॉलेज मध्ये मजा नाही केले किंवा एन्जॉयमेंट केली असं नाही आहे तर आपण तिथे अभ्यास पण त्याच म्हणजे त्याच मेहनतीने केला किंवा मग. आपण कॅन्टीनमध्ये जरी टाइमपास केला असला तरी त्यालासुद्धा एक गोष्टीचं लिमिट होतो. म्हणजे आपण सदैव कॅन्टीनमध्ये पडून नसायचो. नंतर पण ते एका जिमखान्यामध्ये किंवा असा कॅरम किंवा हे खेळायच येस येस अरे ही गोष्ट तुम्ही विसरूनच गेले होते. आपल्या कॉलेजला किती मोठा जिम झाला होता? आणि तिकडे नाही का ते असे बरेचसे असे एक्सरसाइज वगैरे पण प्रकार ठेवलेले असायचे . मग किती जरी तुम्ही जरी ते एक्सरसाइज वगैरे करायचा. पण मला बाबां जाम भीती वाटायची त्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्यानंतर मग तू बुद्धी वगैरे खेळायचीच तिथेच आठवतेय का तुम्हाला हो आणि अजूनही खेळतेच का? बुद्धिबळ सुरू आहे का तुम्ही?

अं तेच ना आपण मधलेच कुठे तरी अडलो का मग आपले लगेचच ते स्पोर्ट्सचे शिक्षक होते. ते येऊन आपल्याला सांगायचं की युनो आता आपल्याला अशी चाल खेळायची आहे किंवा आता आपल्याला असं करायचं आणि मग त्याच्या ह्याच्या. काही गोष्टी आहेत ना म्हणजे कॉलेजच्या जीवनामधल्या खरंच आपल्या आयुष्यात ना म्हणजे आपण कधीच विसरू शकत नाही आणि कॉलेज त्याचे आयुष्य हे नाते कधी परत सुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे मला असं वाटतं ना की कॉलेजच्या कॉलेजच्या दिवसांमध्येना प्रत्येक आणि एन्जॉय करायला पाहिजेत की? एन्जॉय करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण तेवढा अभ्याससुद्धा करायला हवा. कारण की ते सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणखीन तुला आपल्या कॉलेज शिक्षकांबद्दल वगैरे काही आठवतय का? सगळे शिक्षक चांगले होते त्या ज्या करमरकरबाई ज्या होत्या. अतिशय गॉड होत्या काही काहीही नाही करता ओरडता वगैरे व्यवस्थित समजायच्या. हो ना आणि आपल्या कॉलेजमध्ये आपले नागपूरकर सर्व ते सहासर होते. कर्वे मिस होत्या त्यानंतर सराफ मॅडम उद्या आपल्याला कॉम्प्युटर शिकवायच्या शर्मा मीस होत्या आहे. आपल्याला फाउंडेशन कोर्स शिकवायच्या.

बा म्हणजे एकूणच ओवरऑल सगळ्या गोष्टी कवर करायची म्हणजे ते आपल्याला अं पुस्तकांमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या आयुष्या बरोबर रिलेट करून सांगायच्या आणखीन काय सांगू शकतेस तू? तरी खूप काय काय या शिक्षकांबद्दल सांगणं. कधी शिक्षक सगळ्याच आठवतात की ते कसा सगळ्या आपल्याला कोणता हे काही शिकवायच्या अभ्यासाची गोष्ट किंवा कोणती अवांतर गोष्ट शिकवायला असध्यात ते आठवत सगळं कसं शिकवायचे त्यांचा आवाज पण. मिस करते की तेव्हा कीती छान वाटायचा आणि आता एकदमच झाल्यावर खूपच आठवण येते. हो नाही बरोबर आहे कारण कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरना आपल्याला आपण आपल्या कॉलेजमध्ये मी तरी खूपच मिस केलं होतं म्हणू तुला कर कॉलेज मला ऍन्युअल डे आठवतो का? ऍन्युअल फंक्शन ज्या वेळेला आपण कशी डान्स प्रॅक्टिस करायचं हो. डान्स प्रॅक्टिस करायचंमध्ये कॉस्ट्यूम वेगवेगळे असायचे. हा एक्झॅक्टली आणि मग तो प्रत्येक कॉस्ट्यूम शोधण्याकरता आपली किती धावपळ व्हायची? स्टेशन ला जाणाऱ्या दादरला जा. किंवा मग अगदीच कुठे नाही मिळाला तर कुलाबा कॉजवेला जा आणि मग कॉलेज ऍन्युअल डे म्हणजे बापरे म्हणजे सगळ्यात मोठा एखादा काहीतरी. oscar award मिळणार आहे आपल्याला किंवा एखादा फार मोठा काही तरी शो होणार आहे आणि आपण तिथे जाऊन नाचणार आहोत अशी एक धमाल असायची ना पण काही म्हणा त्यामुळे.

हो तेच ना आणि कसं असायचं ना की काही वेळेला म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत की त्या सुरूवातीला इतक्या आता आपलं वाटतं की अरे काय कशा गोष्टी होत्या पण. मग तेव्हा मात्र आपल्याला असं वाटतं की आपण किती भारी काम करतोय ना आणि आपण दुसर् या कॉलेजमध्ये जाऊन जेव्हा आपल्या कॉलेज रीप्रेझेंटेटिव्ह करायचं की आपण तेव्हा पण हे किती छान असायचं? म्हणजे दुसर् या कॉलेजमध्ये गेल्यावर.

बाहेरच्या कॉलेजमधून कॉम्पिटिशनसाठी आपल्याला जर अवॉर्ड मिळायचं तर मग ते पण किती ग्रेट हो तुम्ही मला आठवत. की म्हणजे इतकी इतके सगळे पुरस्कार मला मिळालेले होते ना? आणि मग ऍन्युअल डेच्या वेळेलाना बाहेर शिक्षक मग आपण सत्कार करायचाच म्हणजे आपण कॉलेजचं प्रतिनिधित्व केलं म्हणून आपल्यालासुद्धा मग खास बक्षीस दिलं जायचं. आणखीन काही कॉलेजबद्दल आठवतंय का तुला? मला तरी वाटतं अजून काही आहे का काही? अजूनतरी तरी काही नाही तेच ऍन्युअल डे च्या वेळी कस आपला डान्स वगैरे असायचं. बाहेरचे लोक येऊन ते मेकअप वगैरे करायची आहेत याची उत्सुकता होती की वेग वेगळं मेकअप हो अगदी बरोबर बोललीस उ कारण काय असायचं? त्या काळामध्ये आपण घाईत मेकअप बिकअपकडे वळ होतो म्हणजे आणि आपल्याकडे जास्तीत जास्त लिपस्टिक किंवा फाउंडेशन असायचा. पण तू अगदी बरोबर सांगितलं की ऍन्युअल डे च्या वेळेला बाहेरून मेकअप आर्टिस्ट यायचे आणि आपल्या खास मेकअप करायचा म्हणजे मला तर त्यावेळे असं एकदम सातवें आसमान ते मे हूँ असं म्हणजे साधारण वाटत राहायचं. अगदी बरोबर आणि ओवरऑलला हा जो काही कॉलेजचा कालावधी होता हा मला वाटतं आपल्या आयुष्यातला सगळ्यात एक. एक इतकं चांगलं एक चांगली गोष्ट आहे. या सगळ्यांमधली की आपण कधीच हे कॉलेजचं आयुष्य म्हणजेना विसरू शकत नाही. आपण हे जे कॉलेजचं आयुष्य आहे. त्याच्या चांगल्या आठवणी आहेत. त्या नेहमीच आपल्याबरोबर राहतील. मला असं वाटतं की म्हणजे ना मी तुला फोन केला यातूनच आपल्याला बर् याचशा आठवणी या जागे झाले आणि मुख्य म्हणजे खरं तर मी असं त्या कार्यक्रमाला गेले आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण कॉलेजच्या जवळचा होता आणि मीना सहज म्हणून कॉलेजमध्ये गेले सुद्धा होते. बरं हम्म मी गेटपाशी गेले हो होते मग मी गेटला

मध्ये म्हणाला, ठीक आहे आणि मग पण हा. आम्ही फक्त खालती जाऊन नेहमीप्रमाणे आपल्याला सवय होती, माहिती आहे का? नोटीस बघायची म्हणजे मला कॅप्टन हवी होती. हा आम्ही जाऊन तें नोटिसबोर्ड वगैरे सगळं बघितलं आणि सगळ्या सूचना वगैरे काय काय लावल्या होत्या. मग जिने वगैरे होते. मला आठवतं की आपण कसं जिन्यात बसायचं? काही वेळा दमलो का? हो त्या दोन तीन लिफ्ट आता केलेले आहेत. आपल्या वेळा तर एकच लिफ्ट होती हा असच ओवर ऑल सगळं आहे पण तरी बघायला गेलं ना तर हा खूप चांगला काळ आहे आपल्या आयुष्यातला.

हॉलो

आवाज येतोय आमचा?

येऊ लागला का तुला?

काय आहे हे? आरे तुला खेळाय मध्ये काय आवडतं? हॉलो क्रिकेट आवडतं का? हो का मला वॉलीबॉल, फुटबॉल आरे वा फुटबॉल आवडतो का तुला? काय म्हटला? काय आवडतं तुला खेळायला? फुटबॉल, वॉलीबॉल काही माहिती आहे का खेळा बद्दल तुला? हो मला ग्राउंड मारायला खुप आवडतं. रनींग करायला रे मारायला नाही. हो हो ग्राउंड मारायला नाही रनींग करायला. मारायचं नसतं रनींग करायचं असतं. हो का? तुम्ही करता का रनींग हो मी डेली पाच किलो मिटर रनींग करतो.

वाह वाह वाह चांगली गोष्ट आहे मग. शरिरासाठी पाहीजे रे.

रनींग केल्याने काय होतं बरं? हेल्थी राहतं माणुस आपलं हृदयाला हृदयाला एकदम सॉफ्ट भेटतो पणा रक्त वाहिणी. रनींग केल्याने पुर्ण बॉडी चा व्यायाम होतो. व्यायाम मिन्स एक्सरसाइज

कळालंं का तुला?